एक एक एक मुलगा काळ्या शर्ट आणि काळ्या पॅन्ट वरती आहे एक मुलगा व्हाईट शर्ट आणि येलो पॅन्ट वर आहे एक मुलगा ने कॅप घातली आहे त्याचा निळा सदरा आणि पिवळी पॅन्ट आहे.

बाहेर खुपशी गवत आहे. त्याच्या मागे एक घर आहे मोठं पांढर कलरचं . अन त्याच्यामागे खुपशी झाड आहे.

त्या गुफामध्ये एक मोठंसं देऊळ बशीन एक काहीतरी आहे एक मोठासा फ्रेम आहे त्याच्या साईड ला एक मोठी मूर्ती आहे.

काचेचा खूप मोठा दरवाजा आहे दोन एक माणूस थांबला आहे त्याला एक तिकडे एक लाईट पटलेली आहे बाहेर खूपसे झाड पण आहेत.

समोरची भिताडला व्हाईट कलर आहे खिडकी दिसत आहे अन खिडकी पण उघडी आहे आणि एक बॅग सुद्धा आहे.

लाकडाचा कारखाना आहे आणि खूप मोठा दिसत आहे आणि खूप मोठा पत्र्याचा शेड पण दिसतोय.

एक माणूस लाल कलर चा सदरा घातलेला आहे आणि एक माणूस उभ उभा आहे त्याने टोपी घातली आहे.